हां, भाग्यश्री मॅडम कश्याआहात तुम्ही

मस्त तुम्ही सांगा. हो मी पण चांगलीच आहे बट माझी आता थोडी तबयेत बरी नाहीय ना म्हणून हो का काऊन काय झालं डॉक्टर कडे गेले नाही का? हां जाणार आहे संध्याकाली. आता मेडिसिन वगैरा घेतली मी.

हो का? हे पर्यावरण वगैरे वातावरण आपल्या सभोवतालचं खुप खराब झालंय ना. त्याच्यामुळेपण कस आता वातावरण पण चेंज झालेलं आहे तब्बेती वगैरे चालूंच आहे. आमच्याकडे पण तसंच चालू आहे. हो आता म्हणजे पर्यावरणजसं पहिले होत तास आता बिलकुल बी नाही आहे. सगळं जे आहे गाडी वगैरे चालते बघा फोर व्हीलर, टू व्हीलर त्याचा जो धुवा येतो त्याच्यानं आपल्याला बरोबर स्वास घेता येत नाही मग बिमारी होते.

हो मॅडम बरोबर आहे तुमचं म्हणणं पाहिल्याचे जे काळ होत ते मला तरी असं वाटतंय ते थोड़ बरं होतं. कारण जगण्यासाठी जस्ती मुंहला माहिती आहे का? भाग्यश्री मॅडम पहिले एव्हढे बिमारी वगैरे पण नव्हती कायच नव्हतं. हो मॅडम ते तर होतंच ना मॅडम खूप छान होत सगळं एकदम मस्त काय निरोगी राहायचे सर्व कुणाला कोणता राव रोग नाही कुणाला म्हणजे जास्त करून तब्येती वगैरे खराब झाले हे ऐकायलाच नव्हतं येत . सगळे जण सट खायचे सट राहायचे सर्वेजण मस्त ING असं राहायचं आधीच. हो की नाही? हो मॅडम. बरोबर आहे मॅम. आता सर्व पर्यावरण बदललं ना मॅडम झाडे पण कापत आहेत लोक आणि परत कस प्लास्टिक हे ते गाड्या खूप अव्हेलेबल झाल्या आता मार्केट मध्ये वगैरे. शोरूम ओपन होत आहे. सगळं धुडीं वगैरे खूप गंधांगी होत आहे. हो मॅडम पाहिलेचे जे तुम्ही बघितला? जे भाजी चे जे फळ होते जे वेळेअनुसर आपली जी रितू आहे रितू आणि सर भेटत होती जे आपली मेथीची भाजी बघा हिरवी आता येते पाहिले फक्त एकाच वेळेस भेटत होती वर्षाने आता बघा बाराही महिने भेटते.

हो मॅडम, तुम्ही बघितले असेल ना. आपले जे अजोबा जे आजी आहे ते अजून पण म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल ना किती वर्षाचे जे माझी जी आजी आहे ती नाईंटी टू इयर्स ची आहे. पण ते अजून बी म्हणजे चांगले जेवण वगैरे करतात. फिरतात पण काम पण करू शकतात तुम्हाला नाही वाटत जेव्हा आपली एवढी एज होणार तेव्हा आपण जगू शकणार का? मॅडम, आता तेव्हडी काय माझी तर फॉर्टी पण एज ची गॅरंटी नाही माहिती फोर्टी पण पूर्ण होइल कि नाही काय माहिती कारण की कस आता आजकाल मिळतच नाही न जे हाव ते प्रोटीन आहार योग्य, आमच्या अबाजूला ला ना ते नजवळपास व्हद च्या आसपास झालेला ना LAGUTING कारण त्यांना पौस्टिक आहार मिळालेला आहे आपल्याला नाही मिळत आहे तसा हो आपल्याला तसा नाही भेटलेले आहे तसा आप्ल्यालाल हे सगळे इंजेक्शन इंजेक्शन वगैरे द्यायचे. हे आता असं फळ भाजी वगैरेअ भेटत आहे ना मॅम आपल्याला.

हो मॅडम, बरोबर आहे तुमचं म्हणन. बघा तुम्ही पहिल्याच्या काळामध्ये सगळ्यातुन शेतीच होतीचं बघा लांबलांब पर्यंत कधी एवढ्या घर नाही दिसायचे काही नाही किती म्हणजे. हे म्हणजे खेतच होते सगळ्या दूर म्हणजे कुठ असं घर वगैरे नाही दिसायचे. आता शेती फक्त गावामध्ये राहून गेलेली आहे आणि शेती शहरामध्ये नाहीय मॅडम.

हो मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण बघा आता जे शेतकरी लोक आहे ते पीक पिकवतात पण त्यांना बरोबर तेवढ जो आहे ते बरोबर भेटत नाही मग कधी कधी कस आहे मॅडम कुणाच्या घरी काही परिथिती असते. कुणाच्या घरी काय परिस्तिथी असते. बघा आमचे रिलेटिव्ह आहे त्यांचं मुलगा जो आहे तो शिकायला शिकन होत त्याला त्यांनी थोडी शेती वगैरे विकलं तर अस आहे मॅडम ज्यांचं जस परिस्तिथी आहे. तास त्यांना करायला लागतं ना मॅडम

हो मॅडम, ते खरंच खूप छान वाटते. मी पण अनुभवल आहे ना. उन्हाळाच्या दिवसांध्ये ना बाहेर झोपतो वैगेरे खूप छान वाटते ना मॅडम ती थंडी हवा वगैरे आताचे फॅन कुलर एसी वगैरे आहे ना याचा बिलकुल पण म्हणजे मी तर पण सहन नाही करू शकत तेसुईचा टोक जस राहते ना मॅडम तस काउंटींग मी करू शकते नाही बघा. ते कस

हो मॅडम पण हे बघा झाड कापले जस आता पर्यावरण मुळे जस आपले झाड असले तर आपल्याला शुद्ध हवा चांगली ताजी हवा भेटते खायला ठीकये? पण जर आता जे झाड आहे जर ते झाड आपण जर कापले जे आपले पक्षी आहे, जे प्राणी आहे समजा ते झाडाचे जे पान आहेत ते खातात, जे फळ आहेत ते खातात आता जे लोक आहे ते झाड़च कापले मॅडम तर ते कस जगणार आता तुम्ही हे सांगा. तर माझ तरी अस म्हणन आहे की जस शहरामधे जे झू बनवलेले आहेत समजा

हॅलो, ते झू जे बनवलेले आहेत न मॅडम, तुम्हाला आवाज येतोय ना माझा

बघा जे झू बनवलेले आहे त ना मॅडम तिथे एकाच ठिकाणी सगळे पशु पक्षि प्राणी सगळे तिथेच आहेत. त्यांना समाज आपल जेवण वगैरे भेटले जर त्यांची तबयेत वगैरे खराब झाली. त्यांची स्वास्थ बिघडले, तिथे डॉक्टर्स पण आहे तुंहाला काय `तुमहाला काय वाटते मॅडम कि एकप्रकारे ते चांगलं कि जे खुल्यामध्ये होते तेच चांगले होते

हो त बरोबर आहे मॅडम तुमचं पण कास आहे ना पण एक आवड त्यांना वातावरणामध्ये फिरण्यामध आहे. आणि ते आवडीने खाऊ शकतात. आणि मॅडम कास झालेलं आहे.